हे एक कार गॅरेज आहे आपण पाहू शकतो कि इथे दोन मानसे काम करताना आपल्याला दिसत आहेत आणि इथे खूप चांगल्या प्रकारे कार रेपरिंग सर्विस मिळते.

हे लाल महाल आहे. हे पुण्यातील एक एतिहासिक वास्तु आहे.

ये पुण्यातील इंटरनेशनल एयरपोर्ट आहे.

इथे छोटी शी एक नदी आहे. तसेच आजूबाजूला छान हिरवीगार अशी सुंदर झाडे आहे.